ते shooting मध्ये झालेली आहे. हम्म मस्त आहे picture

अजून कोणता picture आवडायचा तुला? काय नाही आता संध्याकाळी चंद्रावली picture लागणार आहे तुला send करू का? हा कर ना मला picture चांगला असलं. हा चांगला आहे.

थोडा भंगारच picture आहे नावच भंगार आहे.

गाणं मस्त आहे पण एकच number गाणं आहे हा.

हा. मी यंदाच्या सुट्टीत माझा वर्गमित्र अमित त्यांच्या गावी जायचे ठरवले. अमित च्या गावी येऊन पोहोच ते तेव्हा बरीच रात्र झाली होती. दिवसभर कष्टा चे काम करून गाव शांत झोपले होते. आमच्या घरात माझे मोठ्या प्रेमाने स्वागत झाले. दुष्कर भोजन घेतल्या वर निद्रादेवी माझ्या आपल्या काळात ते मला कळलेच नाही. मला जाग आली तेव्हा सभोवार अंदाज होता. पहाट झालेली नव्हती. आम्ही त्या घरातील मंडळी माझ्या जागी झालेली होती. त्या सर्वांची नित्या ची कामे शांतपणे चालू होती. मी आमच्या विचारां बाहेर एक फिल्म आहे. आम्ही लगेच होकार दिला. मग पार्टी ची भ्रमंती करण्यासाठी साठी आणि आम्ही घराबाहेर पडतो. सूर्य झालेला नाही. दिशा नक्की नुकताच उजळत होत्या. सारा गाव हळहळ जागा होत होता बरोबरी नाष्टा सर्वांना चंद लोट काम ही चालू होते. वातावरण शांत प्रसन्न होते. मी आणि आम्ही मूक पणे चालत होतो. शहरात कधी अनुभवायला मिळाली नीरव शांतता, प्रसन्नता माझ्या मनाला शिवत होती.

उल्लेखा च्या आकाशात केशरी, गुलाबी, पिवळा अशा विविध रंगा ची छटा ने उजळून निघाले. ते एखाद्या विदेशी आणि क्षणाक्षणा रंगीबेरंगी कपडे बदलाय तसाच हा प्रकार दिसत होता.

असताना ही झाडांना जाग आली. अरुणोदय होत होता . खुले गाडी ची तेजोमय झाली. मला मनात आले ही रांग णा पासून पहाट जो अनुभव तो त्याचे अंतर आणि तशीच विशाल होती म्हणून तर खेडेगावा तून अजूनही मानवते चे दर्शन घडते. त्या प्रसन्न वातावरणात काही काळ ऊन आम्ही परत फिर लो. परती च्या वाटेवर घरांच्या छोटय़ा छोटय़ा अंगणात तुळशी वृंदावना पुढे रांगोळ्यांची शोभा दिसत होती. राणा कडे निघालेल्या गुरांची गाळ्यांचे. तील घंटा किंकिणी होत्या. दूर वरून देवळी सनी च्या. मंजूर सुर कानावर पडत होते. सारे गाव आता कामाला लागले होते. मला शहरातील झाडांच्या त्यात दिसत नव्हते. सगळीकडे प्रसन्नता भरून राहिली होती. शाहीर होनाजी चे अमर भूपाळी जाऊन साकार झाली होती. पहाटेच्या च्या आगळेवेगळे म्हणती ने आपण समृद्ध झाला असे मला वाटते माझ्या बाबा आणि त्यांचे तीन मित्र यांची घनिष्ठ मैत्री आहे. सर्व जण सह कुटुंब एकमेकां कडे जातात येतात. त्यामुळे चार ही कुटुंबां मध्ये मैत्री चे स्नेहा चे संबंध निर्माण झाले होत आहे. आम्ही सर्वजण वर्षा तून एक एखादी तरी एका चाळी तून एकदा बाबांचे मित्र आहे की कोणताही सुचवले की आपण सैन्या ची चाळ. कालू एकदा एखादी कल्पना मनाला पटली की ती अमलात आणण्या च्या भावाने मित्रांच्या बाबांचे मित्र वेळ लागत नाही. आम्ही सहली साठी मे महिन्या दिवशी पौर्णिमे चे दिवस. पौर्णिमे चा दिवस निश्चित केला. रात्री दहा नंतर आम्ही निघालो. पौर्णिमे च्या रात्री आकाश स्वच्छ व निरभ्र होते . डोंगरा कडे जाणारा रस्ता. माझ्या नावा जात होत्या तेव्हा त्याच त्याच रस्त्या डोंगर गाठायचा असे आम्ही ठरवले . सारे सारे गाव आकाशा ची धुलाई पाहून शांतपणे झोपले होते. रात्री पौर्णिमे च्या सणा ने आज रस्त्यावर चे दिवे लाही लावले गेले. काय कोण जाणे माझ्या मुला चा नाही. सौंदर्य आम्हाला आम्हाला अनुभव कालीचरण याला पीठ म्हणणारी व्यक्ती बरोबरच कवी मनाची असावी. मे महिन्या चे दिवस असून शीतल चंद्रप्रकाश यामुळे हवे ची सौम्य कायम मनाला सुखावत होता. त्यामुळे चाळीशी लज्जत अधिकच वाढली होती. त्या भागातून फुले लागेल आणि मुळे सारे वातावरण सुगंधित झाले होते. अशा प्रसन्न वातावरणा चा शब्द मध्ये झाले तरच नवल. त्या नेच ना हो निघत असताना ही आम्ही डोंगर माथा केव्हा पोहोचलो ते कळले देखील नाही. डोंगरमाथ्यावर दृष्य विलोभनीय होते. दिवसा च्या बोलते आधीच नाही डोंगरांनी रुपये शाल पांघर ली होती. पर्यंतची जाळून चांदी ची फुले पळसा. मातीच माती चा स्पर्श मुलांना वाटणार धर्तीवर सांगण्या ची जणू सरी पडत होते. आकाशा तील पूर्ण चंद्रा ला कवी कुसुमाग्रज यांनी स्वप्नांचे सौदागर असे का समूळ माझ्या बाबांना ते सांगितले तेव्हा त्यांच्या मित्रांचे म्हणत काही गीतांच्या ओळी जागे झाले. कुणाला चांदणे शिंपीत. वजा शीतळ चालता ते चर्चांचे ही ओळ आठवली तर कुणाला रात कसा मागू? मी चंद्र माही हिंदी चित्रपट गीता तील ओळ आठवली आणि मग पाहता पाहता चांगल्या संबंधीचे गाण्यांचे, गाण्या चा पूर लोट ला. आम चा मित्र सुधाकर आणि पुनवे चा चंद्रम आला. घरी सांगाय च्या सांध्या ची किरण दर्या वरी आणि गाणे सुरेल आवाजात मध्ये रात्री करवंदांची जाळी शी येणे धोक्या चे असणार नाही. डोंगर डोंगर ची काळी मैना दुरूनच पहावी लागेल . पण त्यामुळे भुके ची. त्या ची आठवण झाली आम्ही रसिकते ने फराळा ची निवड केली होती. ली सांगणे चा खाण्यासाठी मिळाले पदार्थ तसेच होते. पांढरी स्वच्छ माळायची बाल ची पार्टी सुद्धा हलकी फुल की ली आणि मागचं मग उद्या ही

चांदी च्या व्रतात जवळ नाथ होती. या पूर्वी आम्ही आणि सहली काय? पुढे पुढे ही काढू पण छान रात्री च्या शैली ची मग अगदी वेगळी. आमच्या घरात सर्वानाच प्रवासाची खूप आवडते. त्यामुळे दरवर्षी कुठे ना कुठे आम्ही ठेवले जात असते. नवीन नवीन ठिकाणे शोधून काढण्यात आमचे आमच्या जाऊन पदाला. यंदा डिसेंबरातील. अगदी छोटीच चार दिवसा ची सलामी आय ली ते माहित आहे माझी भेट आहे एवढ्या लांबी तर आपण चार दिवस काय करणार अशी ला शक्ती पाहिली. मानक सुट्टी माझी मग मधील.

जमिनी ला बत्तीस दहा पती बांधली होती. त्याच्या मुळे . आसमान छोटी शी . या विमाना चा काळ जागी छोटी होडी जोड ली. ही सर्व माहिती त्यांनी असू शकते याचा अनुभव येईल याकडेच भेटणार घेऊन त्या विमानात बसल्या पासून येत होते. खाली असणार् या पाण्याच्या रंगा रंगाचे. विविध छटा पाहून मन हर खून जात होते. त्यामुळे असे विविध रंग पाणी परिधान केले होते. त्यात ती चिमुकली भेटेल. प्रत्येक बेटा होती पवारांच्या सांगून दिसत होते. विमाना तून होतो मग आम्ही मोटर बोटी बस आणि लव बेत याकडे निघाल. समोर जो किनारीच होता त्यावेळी शुद्र होती अशुभ प्रभाव यापूर्वी मी कधीच पाहिली नव्हती ती ना त्याच्या. सर्व पासून नारळा ची झाडे आहेत. यामुळे त्या शुभ्र तेवर . तेव्हापासून चा हार घात ला आहे असे वाटत होते. शुद्रा ते दृष्य पाहताना प्रवासा चा थकवा त्या राहिला नव्हता. पण तहानभूक ही उरली नव्हती तेव्हा तू एवढी मुलं हुशार होती ती अन वाणी chiniees खूप सुखद वाटत होती. दुपारी पाण्याची दोन सौ. पाहण्या चे ठरविले. त्यासाठी खास चा दावा केला. डोळे घट्ट चष्मा. तोंडा ला जोडले ला नळी तून श्वास घ्याय चा एवढं सगळं परिधान करून आम्ही प्रवास बघायला निघालो आणि तृप्त झालं. सप्तरंगांची, विविध आकारांची त्या चें उधळण होती . त्याबरोबर तु येणार आहे माशांचे माशांच्या झुंडी विस्मयकारक होते. माशांचा रंग व आकार वीस वीस मॅच करणारे होते. त्यासाठी दृष्य पाहून आणि थक्कच झालो . ही सरका चा श्रेष्ठ किमी वर आहे हे सत्य जाणून मालदीव चे सूर्यास्ताच्या . त्यानंतर आम्हाला वेळ आम्हाला वेगळे केले. या बेटांना चार दिवस काय करणार हा प्रश्न पडला. आम्ही चार दिवस फारच अपुरे पडले . आजवर मी अनेक चाली चाली लागेल गेलो आहे. पण या सर्व साली पैकी जिम कार्बेट च्या. अभय, अभय आणि त्यांची सहल मला संस्मरणीय वाट तील एका दिवशी बाबा ने वाचणार वाचनात आली. जगातील सगळ्या अतिशय

आणि उरलेले सत्तावन्न मी कशा बशा तग धरू शकते? बाबांनी लगेच मिळेल. आपण बाबा ची भीती ला जाईल. सर्व माहिती मिळते आणि तीन प्राइवेट पाहिजे पाचला जाणारी. आम ची ताई ला आली. भारतीय उपखंडातील सर्वात जुना. म्हणता येणार हा पाच ऑगस्ट एकोणावीस छत्तीस रोजी निर्माण केला गेला त्यावेळी त्यांचे नाव होते national पण नंतर ची चाळ त्यांच्या स्मृती picture चं एकोणावीस सत्तावन्न साला पासून हा बदल जिम gym carbot park होशी काही व्हावया चे नाही नाही पेशंट किंवा त्यामुळे या काळात माझी बाळं शिकाय चे म्हणून त्यावेळी त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी.

सिल्की लगतच होत ते काटेरी आणि लिम्बाच फानी कच्च रगडलेल असेल. लसलसीत, हिरवगार आणी चैतन्यमय प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या काळात, त्या भागात एकात एकूणच उन्हाळा जास्त आस म्हंत तापून जाईल. आस्ताची जमीन तापून, करपून,

खरतर भिंतीच्या उंचीच झालेलं लिम्बाच झाड म्हंजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचा केंद्र झाल होत. हे माज्या लक्षात आल. त्या झाडाखाली काळीबोर सावली असे मोरीच पानी सगळ त्या झाडाला जायील.

गोगलगाईची मी प्रथमच पाहात होतो. आणि प्रथमच मी असही पाहिलो कि त्या गोगलगाई शंख पाटीवर घेऊन तर चा परन्तु त्या झाडावर हि चडतात. फान्दिवर चीकट रंगानं बरबटलेल्या गोगलगायी पान त्यांचा प्रवास निराकनं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाच कार्यक्रम होऊन बसला होता. लवकरच एका पाकळेची जोडी

भौतालाच्या खीडकीतून कीव्ह तारातून हळूच पहिला कि गुन्जांचा डोळ्यांची लुक लुकत्यात नजरेंची पारवी दृष्टीस पडेल. रकराकीतून त्या जोडीन एकदा असा आश्रय शोधून काडला होता. माझा मुलगा हित वारवार जाऊन पा ही म्हणून मग ते झोडप हळू हळू दिसेनास झाल. चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ती झाड नेमी कजबझेल असेल.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 एक आकर्षण, एक आश्वासनोत्सव, विश्वासोत्सव टिकाण झाल हुत. तलतलात आणि दरबदात त्या झाडानजून आणि पक्षान्या बघण्यासाटी नवीन आश्वासक निमंत्रण दिल होता. ते आश्वासन पंचवटी दूरपर्यंत पोचून बहुवतांचा तप्त वातावरांतून अनेक पक्षीचा एकमेव थुंड झाडाकड थव्याथव्यान येत अस्ल्याच माझा लक्षात आल. झाडाखाली मुंग्यांच हि एक वेगळच विश्व हुत. अनेक रंगी चिडी सुद्धा त्या दलदलीत होते. एकदा पाहत अस्ताना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 ते फळा पर्यंत सगळा जीवन प्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही. परंतु शेवटचा बहरात फुल आलेली लागलेली पहेली. ती फुल चीन्कुली मंद गोवासाची आणि अद्भुतन हळदार आश्वासन घेऊन आलेली असत. लहान मुलं लवकरच त्या झाडावरती पाहूकझाली. चीमुकल्या परवा उडूलागल्या. कुल्पत्र आणि रंगीत उडती कीटक फुल चुके चिमकुले पक्षी आणि मुंगी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 त्या माशान्ही कदी कुणाला द्वंश केला नाही. सजीवासटी जीवनदायी केंद्र तशी च्या लीम्बांचा झाडाची व्याक्य झाला माझा लक्षात आला,

लावलं हुत. तिन त्या झाडाला कुंपण वाटल न हुत. मुख्त-मोकळ झाडा तीन जणू कडू पनाच्या आणि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 भाननि लगडलेल ते झाड तुष्ट लागण्यासर्क समृद्धीची भावनां जागवणार आणि जीवनदायी हुत सगळ्या साटी

भोवतालचा काहीत्ल विसाव्याच आणि आनंदाच जणू आशीर्वादमायी आश्वासन आणि जगण्याचा दिला. इतकं महत्व त्या झाडाला आल्याचा विचकित गेलो हुतो. त्या घराची हकीकत मी सांगतो आहे, मी एक जोडी मारत होती तरी शेजारी ते राहत होते, त्यांचा परस्दारी चक्क पान्याचा हात्सा होता. म्हंजे भरपूर पानी होते, मात्र उन्हात्न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 परंतु पानी आणि जमीन उपलब्द नसता नाही. त्यांही हिरवा आनंद पसव्रण्याचा प्रयत्न कधी केला नाही. मला वाटत झाड लाऊन

आशीर्वाद घेण हि एक लोक प्रवृत्ती असावी लागते. जो माणूस एकांध झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो. हे लिम्बाच झाड बघाना ह्या कुण्या बाईन हे झाड लावलं होत. ती माई हित येऊन गेली होती, परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या माग ठेऊन गेली. दर वर्षी दर ऋतूत त्या झाडांच्या अनुसंघान एक उत्सव साजरा होत असणार, फुल येत असणार घम-घमाट दरवळत असणार आणि मग एक अख्खा फुलोत्सव फळांच लगडन हे सगळ घडत असण मी तर केवळ एक ऋतूतला सजीवां अस्तित्वाचा साक्षात्कार होतो, पण शीतलची ती मानसंच तीअनेक वर्ष त्या घरात राहत आलेली होती परंतु न त्यांनी ती हिराव कौतु पायल, न त्यांनी झाड लावली, न त्यांनी फुल लावली, आणि सर्वातला आनंद त्यांचा मनात कधी पोचलाच हि पहिलाच नाही म्हणूनच कदाचित हि मानस त्येंचा परस सारक उदार आणि मक्कार

तीना आल्या बरोबर प्रथम जाऊन ती झाड पहिल. तिच्या त्यो हळवीपना मला सृजनाशील सम्भंधित वाटला. मला वाटतं सृजनाशील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 दूरवर पोचवण यातून मन सृजनात्मक आणि आनंदी निर्मिती छान होत असाव मग माग ठेवलेले भरदार झाड

ते मला वाटत आनंदी राहतात किंतु भौतिक गोष्टीच ध्यास देतात, दागिनी घेऊन बसतात. प्रत्येक व्यक्तीस सामान्यतः आपल्या दैनंदिन जीवनातील काही ठराविक वेळ, उदर निर्वाहासाठी आणि कौटुंबिक जवाबदाऱ्या यांच्या अनुषंगाने विशिष्ट कामकाजामध्ये व्यतीत करावा लागतो. सर्वसाधारणपणे पुरुषास नौकरी व व्यवसाय, गृहिणीस घरकाम व मुलांना शाळा अभ्यास यासाठी दिवसाचा ठरविक वेळ द्यावा लागतो. तद्वातच निज आहारही दैनंदिन विधीमध्ये हि काही वेळ जाताच असतो. या व्यतिरिक्त व्यक्तीच्या वाट्याला काही फुरसतीचा वेळ येतो.

अश्याप्रकारे श्रमपरिहार मौज किंवा किंवा आत्मप्रकटीकरण यांसारख्या सूक्त प्रेरणांनी केल्या जा जाणाऱ्या फावल्या वेळातील कृतीचे गणना मनोरंजन या सदराखाली करता येईल. त्यात निरनिराळे छंद, खेळ, नाटक, चित्रपट आदी करमणुकीची साधने लेखन वाचन नाही सवयी इत्यादी अंतर्भाव होतो. उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन हे व्यक्तीच्या शरीर मानसिक स्वास्थ्यास हे पोषक असते.

मनाला नव चैतन्य व ताजेपणा आणि शरीराला जोम व कार्यशक्ती मिळवून देण्याचे प्रयोजन, उत्तम मनोरंजनाद्वारे विनासायास साधले जाते. या दृष्टीने मनोरंजनाच्या कित्तेक प्रकारे व्यक्ती र रममाण होतो. यालाही महत्व आहे. निरनिराळे छंद व खेळ यांचा जोपासना केल्याने व्यक्तीच्या सूक्त गुणांना वाव मिळून व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो. अश्या प्रकारे समाजातील बहुसंख्य व्य व्यक्तींना आपापल्या आवडी निवडी आणि छंद जोपासण्यास पुरेसा अवसर व संधी मिळून, त्यांचा अभिरुची संपन्न होत गेल्यास

असल्या असल्याने पर्यायाने समाजातील गुन्हेगाराला काहीसा आळा बसू शकतो. सार्वजनिक ठिकाणी मनोविनोदार्थ अनेक व्यक्तींच्या एकत्र येण्यातून, त्यांचात खेळोंमेळीचे परस्पर संबंध जोपासले जातात व निकोप स्वस्थकारक समाज जीवनाच्या दृष्टीने ते लाभदायक ठरते. आधुनिक काळातून तर मनोरंजनाची गरज वाढत्या प्रमाणावर प्रकर्षणाने जाणवू लागली आहे. विसाव्या शतकातील गतिमान व यंत्रबद्द अश्या आधुनिक जीवनातील ताण तणावाचे विसर्जन, कार्यपद्धतीत विश्ले विशेषीकरण या विशेषीकरण व यांत्रिकरण आणि यांमुळे कामाचे तास कमी होतो. होत गेल्याने, उपलब्ध होत असलेला ज्यादा फावला वेळ इत्यादी कारणामुळे व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर मनोरंजनाच्या गरजा प्रत्येकी वाढत चालल्या असून. या प्रमाणात रंजनपर साधन सुविधामध्येही भर पडत चाललेली दिसून येते. मनोरंजनाचे हे सामाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय महत्व आधुनिक काळात मान्य झाले असले. तरी प्राचीन व मध्ययुगीन काळात निरनिराळे विधी, उत्सव, सण, सोहळे, खेळ, नाच, गाणे, शिकार, जुगार इत्यादीच्या रूपाने समाजात मरो मनोरंजनात

या प्रकारच्या चळवळीतून वेगवेगळ्या क्षेत्रानमध्ये अनेक विधी उपक्रम हाती घेण्यात आले. शाळा महाविद्यालयातून खेळांचे तास व क्रीडा साधने, व्यायाम शाळा, क्रीडांगणे इत्यादी सुविधा पुरवण्यात आल्या. शहरातून मोकळी मैदाने, उद्याने, उपवने वग वगैरेची नियोजन बद्ध आखणी करण्यात आली. आधुनिक काळात कारखाने, कार्यालये, औद्योगिक वसाहती इत्यादी ठिकाणात अनेक रंजनात्मक साधन सुविधा उपलब्ध करून देण्याकडे वाढता कल दिसून येतो. मनाला आनंद देणारी कोणतीही कृती रंजनाच्या सदरा खाली येऊ शकते. मात्र त्यात सक्ती निर्बंधा व अपरिहार्य कार्यपूर्ती असा कोणतीही बाहेरून लादलेला भाग नसून ती केवळ ऐच्छिक असावी. हे अभिप्रेत असते. तिथं व्यक्तींच्या सर्वांच्या आवडी निवडीला संपूर्ण वाव असतो. मनोरंजनपर छंद वा कृती यांचा मूळ व प्रमुख उद्देश जरी मनाची निर्भेळ करमणूक हा असला तरी

करत राहिल्याने. वेगळे परिश्रम असे जाणवतच नाही. मनोरंजन द्वारे व्यक्ती अं व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या सर्वोच्च संबंधी अश्याप्रकारे उपलब्ध होत असतात. रंजन प्रकाराचे वर्गीकरण कृतिशील active आणि निक्रशील passive या दोन प्रकारात केले जाते. कृती कृतिशील रंजन म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शरीर मानसिक शारीरिक आणि मानसिक त्याचा सहभाग होय. उदाहरण आपण जेव्हा निरनिराळ्या खेळात काही पोहणे, गिर्यारोहन यांसारख्या सहास प्रकारात अथंग पथंग पतंग आकाश कंदील यांसारख्या वस्तू तयार करण्यात भाग घेतो. तेव्हा ते कृतिशील रंजन होय. याउलट आपण जेव्हा एखाद्या खेळाचा सामना व नाटक, चित्रपट पाहतो किंवा संगीत ऐकतो. तेव्हा ते मनोरंजन निष्क्रिय प्रकार पातळीचे म्हणता येईल. अर्थातच केवळ पाहण्या, ऐकण्या ऐकण्याने होणारे मनोरंजन आणि प्रत्त्यक्ष एखादी कृतीत सहभागी झाल्याने होणारे मनोरंजन हे चैतन्न्यवादी असते. व्यक्तीला त्यांच्या छंदातुन किंवा मनोरंजनातून मनोरंजन प्रकारातून जास्तीत जास्त लाभ उठवण्याचा असेल, तर

कित्तेकदा दैनंदिन कामकाजा पेक्ष्या वेगळा असा छंद असावा. रंजन प्रर कृतीचा कृतीचा प्रकार निवडणे जास्तच फायद्याचे ठरते. कामात तील बदल म्हणजेच विश्रांती किंवा नवचैतन्य प्रतीचे साधन असे आपण म्हणू शकतो. ते या अर्थाने, उदाहरण दररोज office मध्ये बसून बैठे काम करणाऱ्या व्यक्तीने फावल्या वेळात एखाद्या खेळाचे भाग घेणे. हे त्या व्यक्तीस जास्त रंजक व लाभदायक ठरू शकते. तत्वातच कारखान्यात ठराविक प्रकारांचे यांत्रिक व संचयबद्ध काम करणाऱ्या कामगाराने आपला फावला वेळ एखाद्या कारागिरीच्या प्रकारात घाल घालवल्यास त्यातून तो जास्त सर्जनशील आनंद मिळवू शकतो. मनोरंजनाच्या निरनिराळ्या प्रकारामध्ये हौसे खातर तसेच काही प्रमाणात स्पर्धात्मक पातळीवर खेळले जाणारे विविध बैठे व मैदानी मर्दानी खेळ वेगवेगळे छंद व कृती मनाला आनंद देणाऱ्या विविध कला कलागिरी इत्यादी इत्यादींचा अंतर्भाव होतो. क्रिकेट, हॉकी, फुलबॉल, टेनिस, बॅटमिंटन इत्यादी खेळ खेल खेळ व्यायामाचे व कसरतीचे विविध प्रकार पट्टे बुद्ध कॅरम इत्यादी खेळ तसेच शब्दकोडी उखाणे, गणितीय कूट प्रश्न इत्यादी बौद्धिक आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टी आहेत. या खेरीस पोष्टाची तिकिटे, नाणी, विशिष्ट विषयानच्या अनुषन्गाने चित्र, छायाचित्रे इत्यादींचा संग्रह करून त्यांचा संग्रहित तयार करता येतात. बाग काम, मासेमारी, नौका क्रीडा, वनभोजन व वननिवासी प्रक्षेपनिय व

वेग वेगळ्या वस्तू संगरहालयांना, प्राणी संग्रालयांना भेट देण्याने मनोरंजना बरोबरच ज्ञान प्राप्ती हि सहजरित्या घडते.

कारागिरांच्या प्रकाराची साधना केल्याने व्यक्तीस सर्जनशील आनंद लाभतो. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल यानसारख्या खेळाचे सामने पाहण्याच्या आनंदात लोक हजारोंच्या संख्येने सहभागी होतात. अश्या प्रकारे अशाप्रकाराचा सामोहिक आनंद लुटने हे मनाला ताजेतवाने राखण्यास उपयुक्त ठरते. सर्कस पाहणे किंवा सार्वजनिक उत्सवात भाग घेणे यातही एक आगळा आनंद असतो. करमणुकीच्या अन्य प्रकारामध्ये वाचन, लेखन, गायन, वादन, नृत्यं स्त्रीयानसाठी भरतकाम, विणकाम इत्यादी अनेक विधी गोष्टींचा समावेश होतो. आधुनिक काळात रंजनपर साधन सुविधामध्ये हि लक्ष्यनिय भर पडत चाललेले असे दिसून येते. नाटक, चित्रपट, रेडिओ, tape recorder, दूरदर्शन, video वेगवेगळ्या पर्यटन सुविधा इत्यादीनचा उदाहरण दाखल निर्देश करता येईल. अनेक व्यक्तींना विशेषतः किशोरवयीन मुले आणि तरुणांच्या उंबरठ्यावरील युवक यांना फावल्या वेळेचे योग्यप्रकारे नियोजन करावे.

सार्वजनिक व सामाजिक संस्था यांच्याद्वारे मिळू शकते. परंतु गरीब कुटुंबाना अं कुटुंबांना अनेक मूलांना

तिथे त्यांना त्यांच्यासारखी इतर मुले भेटतात आणि अश्या मुलांच्या टोळ्या तयार होतात. अश्या टोळ्यातील मुलान मुले त्यांच्यातील चैतन्यशील चैतन्यशक्ती अभिरुचीला योग्य तो अवसर न मिळाल्याने वाम मार्गाला लागतात. त्यांची रंजनाची गरज ते वेड्या वाकड्या व कित्तेकदा सामाजिक विधा विघातक मार्गांनी भागवतात. चोऱ्या, घरफोड्या, माऱ्यामाऱ्या अशा गुनेगारही प्रवृत्त या अश्या गुन्हेगारान गुनेगारीला हि प्रवृत्ती हि त्यातून वाडीस लागण्याची शक्यता असते. मनोरंजनात्मक साधन सुविधांची तरतूद खाजगी संस्था व मंडळे शासकीय संघटना वगैरेन द्वारे केली जाते. उद्याने, क्रीडांगणे इत्यादीची गरज विशेषतः आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वस्त्यांमध्ये तसेच खेड्यांत खेड्यानपासून असते. बहुतेक सर्व शहरातून नागरिक

इत्यादी सुविदांचा त्यात अंतर्भाव होतो. नाटक, चित्रपटे, सभागृह, वाचनालय, व्यायाम शाळा, संग्रहालये इत्यादींचे तरतूद सार्वजनिक मनोरंजनाच्या गरजा मोठ्या भागवण्यासाठी पोषक ठरतात. मोठं मोठ्या शहरातुन प्राणी संग्रहालय, मस्त्यालये क्रीडांगणे stadium पोषक ठरतात. संगीत सभागृहे इत्यादींचा अंतर्भाग असतो. पंजाब आणि बिहार एवढ्या राज्याचा समावेश केला होता तेच option फिरून फिरून विचारलं होत आणि आता पाहिल्या आणि दुसऱ्या option मध्ये काय केलं होत तर मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश comman आहे फक्त त्याच्या मध्ये एकतर add केलं उत्तरप्रदेश आणि दुसर add केलं गुजरात आणि अं तिसऱ्या मध्ये पण तसेच आहे मध्यप्रदेश हिमाचल प्रदेश comman आहे आणि त्याच्या मध्ये छत्तीसगढ add केलं याच जर उत्तर शोधायला गेलं तर अचूक उत्तर काय तर नव्वद टक्के पेक्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या मध्ये एकूण लोकसंख्येचा म्हणजे समझा उत्तरप्रदेश consider केला तर उत्तरप्रदेश मध्ये नव्वद टक्के पेक्षा जास्त हिंदूंची लोकसंक्ख्या आहे का तर नाही त्याच्यामुळे हा option पण Direct eliminate होतो गुजरात चा विचार केला गुजरात मध्ये सुद्दा नव्वद टक्के पेक्क्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या नाही छत्तीगड मध्ये मात्र आहे त्यामुळे याच उत्तर काय येत हिमाचलप्रदेश अं मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यमध्ये ना नव्वद टक्के पेक्षा जास्त हिंदूंची लोकसंक्या तुम्हाला पाहायला मिळते त्यानंतर लोकसंख्या ना कधी कधी ना logic आहे, तुम्ही फक्त अं option elimination कस कायच त्याचा वर सुद्दा प्रश्न असतो तो आता For Example आपण पाहून घेऊया तो प्रश्न आहे भारताला लोकसंख्येसंदर्भात होणार फायदा कशामुळे होत आहे असं विचारलंय सारामध्ये सुधारणा आणि दारिद्रयाचा घट